कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत स्प्रेडशीटमध्ये संख्या टेक्स्ट टेक्स्टस्वरूपातील संख्या दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे रॉव्स कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत येथे आपण उबंटु 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या
आपण आपली पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडू या
तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता
टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते
अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते
आता हे उंडो करू या स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा
सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल
इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत
आयटीईएमएस ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक सॅलरी हाउस रेंट इलेक्ट्रिसिटी बिल फोन बिल लॉन्ड्री मिसेलेनियस अशा काही आयटमची नावे टाईप करू या
संख्या एंटर करण्यासाठी सेलवर क्लिक करून ती टाईप करा
वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा
संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते
तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते
केलेले बदल उंडो करूया
आपल्या पर्सनल फायनान्स trackerओडीएस फाईलमध्ये सीरियल नंबर हेडिंगखाली जे आपण एसएन असे लिहीले आहे आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत
आता सेल आ2 वर क्लिक करा आणि १२३ असे आकडे एका खाली एक एंटर करा
सेलमध्ये ऑटोमॅटिकली भरले जाण्यासाठी आ4 वर क्लिक करा
सेलच्या उजव्या कोप यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल आ7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या
तुम्हाला सेल आ5 ते आ7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील
आयटमला सीरियल नंबर दिल्यानंतर कॉस्ट या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया
आता आपण सी3 सेलवर क्लिक करा आणि हाऊस रेंट साठी रुपीस 6000 टाईप करूया
नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे
समजा इलेक्ट्रिसिटी बिल साठी रुपीस 800 एंटर करायचे आहेत
आता सी4 वर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल्स ऑप्शन निवडा
फॉर्मॅट सेल्स चा डायलॉग बॉक्स उघडेल
नंबर्स हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा
तुम्हाला कॅटेगरी खाली नंबर पर्सेंट करन्सी दाते आणि टाइम इत्यादी पर्याय दिसतील
त्यामधील करन्सी सिलेक्ट करूया
आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया
इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील
वरील दिशेला स्क्रॉल करून इन्र रुपीस इंग्लिश इंडिया हा ऑप्शन निवडा
ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात रुपीस 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल
तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल
ऑप्शन्स च्या खाली तुम्हाला संख्येत डेसिमल प्लेसेस म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व लीडिंग झेरोस किती असावेत ते सांगता येते तुम्हाला हे लक्षात येईल की डेसिमल प्लेसेस 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट रुपीस 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो
केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत
प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी थाउसंड सेपरेटर वर क्लिक करा
झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा
तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता
त्यामध्ये फाँट टाईप फेस साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत
तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता
आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ
ओक वर क्लिक करा
आता ८०० टाईप करून एंटर दाबा
तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील
आता सेल सी5 पासून सी7 पर्यंत सिलेक्ट करा
Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल जी2 सुध्दा सिलेक्ट करा
तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील
हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल निवडा
पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि ओक वर क्लिक करा
आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या
फोन बिलसाठी रू६०० लाँड्री चार्जेससाठी रू३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू२०००
अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू३०००० टाईप करू या
दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा
तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता
टेक्स्टचा उपयोग करू शकता
10 ऑक्टोबर 2011
कॅल्कमध्ये विविध प्रकारचे दाते फॉरमॅट उपलब्ध आहेत
यासाठी सेल वर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल निवडू शकता
कॅटेगरी खाली दाते हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा
आपण 12 31 1999 हा पर्याय निवडू या
हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा
शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये एमएम डीडी य्य्य असे दिसेल
तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो
डीडी एमएम य्य्य असे टाईप करू या
केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा
आणि ओक वर क्लिक करा
वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून टाइम असे टाईप करा
वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात
उदाहरणार्थ 10 कॉलन 43 कॉलन 20
या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून फॉर्मॅट सेल ऑप्शन निवडा
कॅटेगरी खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा
आपण 13 37 46 हा पर्याय निवडू या
हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा
खाली ह्ह कोलन एमएम कोलन एसएस असा फॉरमॅट कोड दिसेल
तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता
आपण ह्ह कोलन एमएम टाईप करू या
केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा
ओक वर क्लिक करा
केलेले बदल उंडो करा
कॅल्कमध्ये टेक्स्ट संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस या शीटवर कसे जायचे ते पाहू
आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू
माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता
तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल
सेल रेफरन्सचा उपयोग करूनही विशिष्ट सेलवर जाता येते
नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा
योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा
नेमबॉक्स मधे क्लिक करा
तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा
एंटर दाबा
एका सेल वरून दुस या सेलवर कसे जायचे ते पाहू
पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस या सेलवर जाणे
तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे
ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल
दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो
अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते
मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी Shift Tab दाबा
कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी Enter दाबा
कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी Shift Enter दाबा
आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे
तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl व पेजडाऊन दाबा
तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl व पेजअप दाबा
कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस या शीटवर जाता येते
वर्किंग विथ शीट्स च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ
जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते
असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात
केलेले बदल उंडो करू
कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा
आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा
स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या
तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील
संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे रॉव किंवा कॉलमवर क्लिक करा
आता शिफ्ट बटण दाबून ठेवा
ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा रॉव वर क्लिक करा
संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि रॉव्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा रॉव वर क्लिक करा
कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि रॉव्स वर क्लिक करा
विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा
तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या
शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा
दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात
तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील
आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा
आता कर्सरला तिस या शीट टॅबवर घेऊन जा
आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा
सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील
आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
स्प्रेडशीटमध्ये संख्या टेक्स्ट टेक्स्टस्वरूपातील संख्या दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे रॉव्स कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट spreadsheet practiceओडीएस उघडा सीरियल नंबर खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा
कीज चा उपयोग करून सेल्सवर जा
सीरियल नंबर खालील सर्व आयटम सिलेक्ट करा
दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम एड करा
फॉर्मॅट सेल्स डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही व्हॅल्यूज भरा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे